ते लोक त्या स्त्रियांचा अ मानसन्मान करत आहे.

हे एक अ मशीन आहे ते मशीन अ पूल ठेव अ पूल ठेवण्याचं मशीन आहे खूप अतिशय मोठं मशीन आहे.

त्या मशीन चा वरच्या साईड चा रंग लाल आहे व खाली पिवळा रंगाचा आहे अ एक माणूस त्या मशीन वर उभा आहे.

अ खूप सारे प्रवासी तिथ उभे आहेत लहान मुलं आहेत स्त्रिया हायेत बाजूलाच एक बस येत आहे.

बाजूलाच खाली क्रीम्स हिरव्या कलरचं सर्व गवत आहे बाजूलाच काही स्त्रिया बसलेल्या आहेत त्या गप्पा मारत आहे.

अ बाजूलाच एक मूर्ती आहे. ती मूर्ती कशाची तरी आहे.

त्या कॉलेज ला आजूबाजूला एक भिंत वाढलेली आहे व काही झाडं उभे आहेत.

काही लोक त्या लोट गाडी वरती स्टाईल घेऊन जात आहे. अ ते अतिशय खूप मोठं एक गोडाऊन आहे.

आपण बघू शकता की एक मंदिर आहे.

बाजूलाच एक बकेट आहे अ त्यालाच लागून एक ते प्ला प्लास्टिक च ठेवलेल आहे ब अ एक स्टील ची बकेट आहे एक प्लास्टिक बकेट आहे.

अ त्या स्कूलचा जो बोर्ड आहे तो निळ्या रंगाचा आहे ती स्कूल अतिशय मोठी आहे त्या त्या स्कूल ला लावून एक तार कंपाउंड केलेल आहे बाजूलाच एक झाड आहे.